इकडचे लय मोठ कॉलेज आहे आणि चांगली पद्धतीचे कॉलेज आहे लय चांगली करत आहे लोक उघड्यावर लय लोकांची इकडे वर्दी असतात आणि हे चर्च आहे. काहीतरी यांच्यात लोकांचे हे --

आपण इथे एक प्रकारे चांगलं मोठ एकदम चांगलं एकदम ख्रिचन लोकांचं मंदिर आहे आणि येला एक चांगलं मंदिर आहे आणि तिकड बाया वगैरे बसलेले आहे समोर अन ते समोर बा अ पोरी वगैरे पण उभे आहे आणि लहान लहान पोरी पण उभे आहे आणि--

आणि समोर एक बा एक बाई उभा आहे आणि तिकड लागणारे पेन पेन्सिल ठेवलेले आहे आणि तिकड बोर्ड वगैरे लावलेला आहे आणि तिकड --

राहिलेले तिकडे स्कूटी पन चालू आहे आणि इथे बाजूला करंटाचे खांबे वगैरे आहे आणि ते बाजूला बिल्डिंग आहे एकशे एक.

हा माणूस चड्डी वरती बसलेले आहे त्याला काही लाज शरम काही आहे का नाही येणे पत्र्या ची शेड आहे ते येणे पत्राचा मोठ शेड आहे आणि चांगल्या पद्धतीने पत्र्याचे शेड मारलेले आहे त्यानी.

येथून बूक वगैरे घेत असतात आणि लोकांना है वाटतो की पैसे गेले की पोरांना काय शिकवायला भेटत काय आणि मला अस वाटत आहे की है बूक काही जात नाही है लोकांना लय हयाच्यांनी--